अस एक गार्डन च चित्र आहे आजूबाजूला इथे दृश्य असच नारळाचे झाडाच आहे कौलारू घर आहेत इथे त्यांनी लाकडाच कुंपण केलेल आहे तिथून मधून जायला रस्ता आहे.

चित्रांमध्ये सूर्या एक्झिक्युटिव्ह म्हणून एक हॉटेल आहे हॉटेल चा आकार हा असा त्रिकोणी आहे.

चे दोन चेयर्स मध्ये आहे तर चेयर्स च्या बाजूला एक मुलगा बसलेला --

छत्रपति संभाजी महाराजांचा आहे यांना फुलांचा हार घातलेला आहे आजुबाजूला मंडप टाकलेला आहे.

तिथे वरती एक अ कुत्रा उभा--

या चित्रनामध्ये तलाव आहे तलावाच्या बाजुला छोटे छोटे झाड आहे तलावामध्ये झाड आलेले आहेत. ढग अस गुलाबी झालेल आहे.

गाडीच्या मागच्या साइडला डोंगर आहे. गाडीच्या बाजूला गाडीचं शोरूम आहे. त्याच्याबाजून झाड आहे.

ही चित्र गिटार च्या शॉप च आहे विविध प्रकारचे इथ म्यूजिक इंस्ट्रूमेंट आहे एक व्यक्ति एका व्यक्ति सोबत बोलत आहे इथे पियानो आहे स्पीकर आहे ड्रम आहे तबला आहे.